काही काम चालू आहे बिल्डिंगच वर्कर लोकं काम करत आहे एक माणूसवर चढलेला आहे.

एक मुलगा खाली उभा आहे एक ड्रम दिसत आहे निळ्या रंगाचे काही बास बांधलेले आहे लोखंडी सडाकी आहे.

एक भांड्याच दुकान दिसत आहे मोठं दुकान आहे भांड्याच दोन्ही साईडला अलमाऱ्या आहे अलमाऱ्यामध्ये भांडे ठेवलेले आहे.

मिठाच्या विठांचा रोळ दिसत आहे कुठे कुठे थोडं पाणी पण दिसत आहे रोडा --

आहे पिवळ्या लाल रंगाचे त्यामध्ये काही फळं दिसत आहे--

एक हॉल दिसत आहे मोठा खेडण्यासाठी हॉल दिसत आहे.

खाली माती दिसत आहे थोडाफार कचरा पण पडलेला दिसत आहे.

एक मोठं मैदान दिसत आहे मैदानामध्ये काही मुलं जमलेली आहेत खेळी--

लोकांची गर्दी दिसत आहे आजूबाजूला सगळीकडे लोकं आहेत.

इकडे थोडसे काही झाड दिसत आहे काही छोटे छोटे झाड आहे हे.

थंडीची वेळ आहे काहींनी श्वेटर घातलेले दिसत आहे कानाला बांधलेलं.

एक स्टेज दिसत आहे स्टेजवर काही मुलं डान्स करतानी दिसत आहे मुली पण आहे.

ऊंच ऊंच बिल्डिंग आहे इथे दिसत आहे पांढऱ्या शुभ्र रंगांच्या अशा बिल्डिंगांना भरपूर खिडक्या दिसत--

निळी टी_शर्ट निळा जीन्स त्याने घातलेला दिसत आहे.